नाही रे गणपतीत गावी पण वेगळीच मज्जाय.

पहिले पाच दिवस इथे मग नंतर तिथे.

गणपती ला जाणार कि अभ्यास करणार?

हे बघ ना सरांचं स्वतःच्या घरी गणपती बसतो,

पण सरांन सारखं अकाउंट कोण नाही शिकवू शकत, बाकीचा सरांचच अकॉउंट मला समजत.

तुला माहितेय आपण रायगड ला गेलेलो तेव्हा,

शिवाजी महाराजांचे जे आपण हे

वर गोष्ट ऐकून

चांगला होता जंजिरा वाल्यांसोबत होती हि मॅच.

आता दहा दहा वेळा लिहायला दिलाय सरांनी कस करणार.

अ म आलास कि सांग मला.

सदरा मी बॉटल ग्रीन कलर घेतलाय

कल्याणी बेस्ट ये पतंगे जरा कॉस्टलीये.

हो पहिला दिवस एक दिड दिवसाचा

जास्त दिवस अबसेन्ट नको राहू तूला

ते जे सर शिकवतात ते मी घेतो

हो सर घेऊन जाणारेत लालबागच्या राजाला.

सर बोललेत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊ आपण.

तिथं असं भजन घेतलेलं आपण सर्व

२ मिनिटांचा अर्धा तास कधी होतो समजून जात नाही.

नाही तर आहे अभ्यास अभ्यास अभ्यास चाललेलं.

जिम ला टाइम नाही आता अभ्यास साठी

एस टी तुला एस टी टी बॉडी बनवायची कि

कबड्डी साठी ते तर बॉडी लागतेच.

काय रनिंग रनिंग रनिंग नसेल तर मग काय नाही.

फिफ्टी पर्सेंट अभ्यास फिफ्टी पर्सेंट

क्रिकेट खेळतो पहिल्यापासून तू क्रिकेट ला पण दे इम्पॉर्टन्स

माझं पण तेच चालुये माझं माझं

गाडी नाही सध्या तरी नाही.

आरे आता पेपर चालुयेत ना माझ्या कडे घड्याळ नहुत

पप्पाना घेऊन पप्पाना बोललेलो घड्याळ आणायाला

पप्पानी घेतलं महागातलं एवढं ना

अ बर्थडे ची काही प्लॅनिंग बर्थडे साठी वाटत

आरे बस काय

एक ओव्हर साइज घेतला आणि एक हुडी घेतलीये चांगली ऑफर चालू आहे

हो तेच ना फिनिक्स मॉल ला चांगली ऑफरे

नाही एच अँड एम मध्ये नाही एच अँड एम मध्ये

एच अँड एम मध्ये जायला पाहिजे बर्थडे ची शॉपिंग करायचीये. एच अँड एम च्या कपड्यांची क्वालिटी पण चांगली असते.

आ करतो मी हर रोजचा स्टडी करतो

हळू हळू कर पण आता गणपती आले कि लाग अभ्यासाला. हा आता बोर्ड पेपर साठी पण

कधी अकरावी गेली काय समजलच नाही.

हा मग अ नोव्हेंबर ची पिकनिक जाणार ती जाणार कि नाही?

वेट न जॉय मध्ये असं रिसॉर्ट ला वैगेरे नको कुठं तरी अश्या ऍडव्हेंचर मध्ये